अं शहरी ठिकाणी तुम्हाला जास्त बघायला मिळेल कारण कि या सगळ्या सुविधा तिथं अं उपस्थित आहेत. तसचं याच्या विरुद्ध आपण बघायला गेलो तर कि खेड्यांमध्ये असं काही प्रकार तुम्हाला जास्त पाहायला मिळणार नाही. जस कि तुम्ही जरा खाली खाली उत्तरेला गेला तर जास्त अं प्रदूषण तुम्हाला होताना दिसेल दक्षिणेकडे ज्या ठिकाणी महाराष्ट्र वगैरे केरळ वगैरे या ठिकाणी तुम्ही जर आला

दक्षिण भागाकडे असं आपण म्हणता म्हणु शकतो. हवा प्रदुषणाचे हे काही अं हि काही कारणे आपण बघितली, जस कि कारखाने असतील किंवा काही जे काही असतिल किंवा आपल्या गाड्या वगैरे ठीक आह. आता पुढचं भाग म्हणजे आपण बघूया ध्वनी प्रदुषण ध्वनी प्रदुषण म्हणजे वाहनांचा कारखान्यातील यंत्र वाहनांचा मोठं मोठा आवाज, कर्कश आवाज,

hello हम्म हम्म येतोय आवाज माझा

हा अं तसंच गाण्याचं मोठा आवाजामुळे ध्वनी प्रदुषण होते. ध्वनी प्रदुषण म्हंणजे थोडक्यात सांगता येईल कि आवाजाचे प्रदुषण आवाजा मुळे होणारे प्रदूषण म्हणजे

बघा जो ऐंशी आणि एकशे वीस या या या दोघांमधला जो हे decibal असतो हम्म हम्म त्याला आपण आवाज हानिकारक ठरू शकतो. हा जर

ऐशी च्या आत हवा आहे ठीक आहे. त्याच्यामुळे काय होत कि वाहनांचा जो आपण अं तुम्ही सांगितलं ली कि कारखान्यांचा यंत्र किंवा मग वाहनांचा मोठा कर्कश आवाज असतो किंवा मोठे मोठे dj लावतात गाणी वजातये ठीक आहे. तर ते ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिणाम आपण decibels मध्ये मोजलं जात. ठीक आहे बरोबर तर एका विशिष्ट decibel पेक्षा अधिक ध्वनी असला. ठीक आहे

तर त्याला आपण ध्वनी प्रदूषण म्हणतो ते आपल्या कानासाठी किंवा ते हानिकारक असु शकते.

जास्त वयाची मानस वगैरे आहेत त्यांच्या जे आता आपण त्याच्या साठी पण खूप हानिकारक आहे कारण काही काही लोक काय करतात कि मोठं मोठ्यांनी मुदाम हुन गाणी लावायची

काम केलं जात त्याच्यामुळे आपण मनुष्यच नाही तर बाकीच्या पशु पक्षांना पण या गोष्टीचा त्रास होतो कानाचे पडदे वगैरे खराब होने, कानाचे पडदे फाटणे, हृदयाचा झटका तिव्र झटका येणे अं रक्त दाब वाढणे हे ध्वनी मुळे असे मोठ्या कर्कश्य ध्वनी मुळे हा या समस्या आपल्याला जाणवु शकतात ठीक आहे त्याच बरोबर आता आपण अं पाणी प्रदुषण बघितला पाणी प्रदुषणा मध्ये एक उदाहरण तुम्हाला मी सांगू शकते कि जे समुद्रामध्ये कचरा अं जातो किंवा प्लास्टिक किंवा काही अश्या गोष्टी आहेत त्या अं थांबवण्यासाठी फ्रान्स ने एक नवीन machine यंत्र एक शोधून काढलाय कि अशा हम्म गोल आकाराचे यंत्र असत जस आपलं अं washing machine किंवा काही असतं त्या धुण्याचा यंत्र जे आपल्या घरी असत त्या प्रकारातील मग अं ते यंत्र आतुन असं चक्रा सारख फिरायला सुरु होतं आणि अं जे अं समुद्रामध्ये अं plastic असंत ते plastic ते ओढून घेण्याचं ते काम करत आणि त्याची अशी एक अं त्यांनी वजन अं त्यांनी अं ठेवलेलं आहे कि समजा आता मला वजना बदल ते किती वजन सहन करू शकते ते यंत्र हे मला माहित नाही पण समजा दहा किलो ते अं plastic स्वतः मध्ये त्या machine मध्ये घेत असेल तर दहा किलो झाल्या नंतर ती machine आपोआप बंद होते आणि सागराच्या किंवा समुद्राच्या किनारी येऊन थांबते. तिकडचे जे लोक आहेत ते त्यातून कचरा काढतात आणि ती machine किंवा ते यंत्र परत त्या नद्या समुद्रात ते सोडतात जेणेकरून अजून जास्त plastic त्या machine मध्ये येईल आणि समुद्राची स्वच्छता होईल हे असलं हे आपण सगळं असं फ्रान्स मध्ये सध्या सुरु आहे. मी अं वर्तमान पत्रामध्ये मध्ये हे वाचल आणि तसा video सुद्धा बघितला. हम्म हा उत्तम उत्तम उदाहरण तुम्ही सांगितलं मला अं चांगलं उदाहरण सांगितलं हा but माझ्या म्हणायचा उद्देश हा आहे कि बघा आता समजा हा कचरा निर्माण होतोय ठीक आहे तुम्ही technological किंवा मग कि Ewaist म्हणूया आपण त्याला electronic waste हा ठीक आहे किंवा ह्या ज्या गोष्टी निर्माण होत आहेत तर या निर्माण म्हणजे एवढं

तेवढ अगदी बरोबर काही काही असे लोक काय असे करतात माहित आहे एक आपलं अं मी अं एक कुटुंब मध्ये मी घरी राहते त्याच्यामुळे काही लोकांचं मी बघते कि अं लोकांना असं सवयी असतात कि कुठल्या तरी दुकानात जातात एक त्यांना dinner set म्हणजे plates अं plates वगैरे ज्या असतात ते आवडतं आणि दुसरं आवडतं ते plastic ची plates वगैरे असतात ते दोन्ही घेतात दोन्ही घायची काही गरज नसते तशी पण आता समजा कि एक plastic ची तुम्ही plate वापरली तुम्हाला आवडली नाही तर तुम्ही फेकून दिली ती अशी घाण काचऱ्या मध्ये च गेली ना ती म्हणजे ती वायाच गेली आणि plastic वर्षानु वर्षे किती जरी वर्षे तुम्ही जमिनीत पुरून ठेवलात तरी सुद्धा त्याच विघटन होत नाही.

अं भूमी प्रदुषण म्हणजे जमीनच प्रदुषण त्याच बरोबर पाण्याचं प्रदुषण त्या अं plastic खूप जास्त होत आहे असं मला वाटतं त्याच बरोबर आता अं हवेच प्रदूषण होण्यासाठी एक महत्वाचं एक कारण जे आहे ते हरित गृह परिनाम हा याच्या बद्दल काय तुम्ही सांगू शकता?

flash and burnagreeculture कशाला म्हणतात कि बघा आता समजा एक पीक घेतलंय गहू घेतलेला आहे ठीक आहे त्या गहू अं जेवढ आपल्या पीक लागतंय ते machine नि cut केलंय हम्म ठीक आहे आणि जे खायचे जे बुंदके राहतात ठीक आहे ते काय करतात शेतकरी ते जाळून देतात

म्हणजे आपल्या एकडे अश्या technology किंवा अश्या development त्याला आपण त्या reuse करू शकतो किंवा त्याला use करू शकतो

ठीक आहे त्याच एक वेगळं प्रमाणे विल्हेवाट लावू शकतो

किंवा त्याचा आपण रासायनिक खतामध्ये use करू शकतो असं नाही असं अशा technology आपल्याकडे develop नाही झाल्या आहेत, ठीक आहे शेतकरी काय करतो कि direct अं जो तो त्याला आपण आग लावून तो

अं जेव्हा तो burn करतात जाळून टाकतात त्याच्याने काय होतंय धूर निर्माण होतो आणि carbon dioxide आणि हा सगळ्या गोष्टी प्रमाण त्याला वाढतं जातं आणि tempreture वाढलं किंवा ह्या गोष्टी सर्व त्यात आलंय

आणि दुसरी गोष्टी अं हा आता हे हरित गृह परिणाम म्हणजे नेमकं हे शेतकरी किंवा काही जे अं हे असतात रोप वगैरे लावतात ते लोक हे जास्त वापर त्याचा करतात म्हणजे नेमकं काय हरित गृह म्हणजे काय हवेतील, पाण्याची वाफ carbondioxide, mithen आणि इतर वायू मुळे पृथ्वीच्या पृष्ठ भागःची वातावरणाचे तापमानाचे वाढते ह्याला आपण हरित गृह परिणाम म्हणतो म्हणजे मी एका हरित गृह अं म्हणजे गेले होते एका ठिकांणी पाहायला गुलाबाची हरित गृह शेती होती ठीक आहे बाहेर अशी उभी होती ते तिथं तापमान एकदम असं व्यवस्तिथ होत म्हणजे जसं अं

थोडक्यात मला असं सांगायचं आहे कि जे हरित गृह असतात ते काय करतात कि हिरवं असे पट्टे लावलेलं असतात कापड लावलेलं असतात त्या मध्ये ते शेती करतात आणि ते काय करतात कि जे तापमान असत त्या ठिकाणी ते lock करतात म्हणजे त्या ठिकाणी तापमान थांबवलं जात त्या मुळे त्या वातावरणा मध्ये तापमान वाढत आणि त्या तापमानामध्ये carbon dioxide आणि mithen आणि इतर हानिकारक वायू आहेत ते तिथेच थांबतात मुळात लोकांना असं वाटत कि हरित गोष्टी जी आहे ते खूप चांगली आहे आणि आपल्याला जास्त पैसा मिळवून देते पण मुळात जे हरित गृह ते शेती आहे ते आपल्या शरीराला आणि बाकी मनुष्य जीवनाला किती हानिकारक आहे याच नेमकं कारण किंवा नेम नेमकी गोष्ट हि हरित गृह काय आहे ते लोकांना माहीतच नाही म्हणजे हे हरित गृह हे जीवश्रुष्टी साठी खूप घातक आहेत हे लोकांना ते माहित करून घेणं गरजेचं आहे.

हा हवेचे त्याच बरोबर आपल्या अं भारता बद्धल आपण आता खूप सारं बाहेरच्या फ्रान्स बद्दल बोलो. अं आणि मला अजून एक उदाहरण सांगायचं होत कि अं एक ठिकाण आपल्या भारतामध्ये असं आहे अं

काही तरी अं नाव आठवत नाही आता त्या मठ काही तरी असं नाव आहे अं भागच त्या ठिकाणी असं डोंगरावर भाग आहे डोंगर

हा डोंगर असा भाग आहे आणि एक असा पसरट असा भाग आहे त्या ठिकाणी लोकांनी आपली असं घर वगैरे बांधायला सुरुवात केली आहे जे जस कि अं सरकारने त्या गोष्टीला पर हे दिली

ती जी जमीन आहे साडेचार centemeter खाली चालले म्हणजे जमिनी दबत press होत चालली आहे दाबली गेलं अं जा जा दाबली जातेय त्यामुळे काय होतंय कि अं एक दिवस असा येईल कि ती पूर्ण जमीन अशी भूकंपा सा एका खड्यात अशी विलीन होईल खडा निर्माण होईल त्या ठिकाणी आणि पूर्ण जमीन ती आत मध्ये जाईल. नेमकं काय तिकडच्या लोकांनी पाणी निचरा म्हणतात त्या ती गोष्ट केलेली नाही आहे आणि direct पावसाळयात जी अं hello आवाज येतोय

प्रदुषण तर आपल्या प्रत्येक गोष्टीत होतो ध्वनी प्रदुषण, हवा प्रदुषण, पाणी प्रदुषण हे खूप आपल्या भारतामध्ये तर खूप वाढत चाललंय त्याच बरोबर हवेची गुणवता खराब होणे हि संपूर्ण भारतातील समस्यां आहे हवा प्रदुषणा बदल मी बोलते शहात्तर टक्के भारतीय

या बदल मला एकच बोलायच आहे कि अं सर्वात जास्त आपण जेवढी जेवढी जास्त झाडं लावूया हम्म हम्म तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे.

प्रदुषण पण होणार नाही आहे ठीक आहे हम्म प्रदुषण पण होणार आहे या सगळ्या गोष्टी नियंत्रित होणार अह हम्म हम्म carbon dioxide प्रमाण पण कमी होणार हम्म तापमान वाढणार नाही

आपण झाडं लावूया झाडं लावूया ते हो हो शहात्तर टक्के भारतीय अश्या ठिकाणी राहतात जे राष्ट्रीय हवेच्या गुणवतेच्या मानांकाची पूर्तता करत नाहीत म्हणजे त्या ठिकाणी अं तापमान

त्यांनी एक आपल्याला अं ठरवून दिलंय कि एवढी गुणवता खराब एवढी गुणवंता आपण हवेची ठेवायची त्याच्या भारत एक असा देश आहे कि ती गुणवंता कि त्यांनी कधीच राखली नाही आहे त्यामुळे आपल्या देशा मध्ये खूप प्रदुषण होतंय ठीक आहे आता आपण आजच्या ह्याच्या चर्चेमध्ये प्रदुषणा बद्दल माहिती घेतली आणि मी तुम तुमचे आभार मानते कि तुम्ही या चर्चे मध्ये मला साथ दिली. हो हो नक्की thank you धन्यवाद धन्यवाद कोण हवंय? बोला पंथ. राजांच्या भुवया चढल्या महाराज गडच्या पत्थ बांधणीला मोठा शुभशकून झाला बांधकामात कारागिरांना एका स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं मोरोपंतांची मुद्रा हे सांगताना उधळून गेली जगदंब पंथ मोठी योगायोगा ची बाब आहे बाळराजांचं नाव आम्ही शंभु ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं बघू प्रतापगड आम्हाला श्रींच्या कार्यात कोणता शुभशकून करतो ते तुम्ही हात ओले करून घ्या आम्ही जातीनिशी तुमच्याबरोबर प्रतापगडाकडे निघू

मावळाच्या भात खाचरातील सर्वे रानश्रेणी चंगाळ्यानी आणि खाणीरीच्या काठ्यांनी जाळून कोड्यांनी बियाणासाठी भाजक्या भुईची पुस तयार केली राजे पुरंदरश्वराचे दर्शन घेऊन आले आम्ही येत आहोत अशी वर्दी त्यांनी सईबाईंना पाठवली आज राजे पुरंदर उतरून प्रतापगडाकडे पूच करणार होते क्या खबरीने साई बाईंच्या मनात काहूर माजले होते उगाच त्यांचा हात एक सारखा बाळराजेंवरून फिरत होता आज आम्ही गड उतरणार विचारात गुंतव्या झालेल्या सईबाई राजांच्या बोलांनी भानावर आल्या त्या अवस्थेतही त्यांच्या मनात समोर राजे उभे असलेले पाहून विचार आला ते असंच रान वाऱ्या सारखं सफळ न देता येनारी निघून जाणं मोदीरीने मंचका खाली ठेवलेल्या धुनीतल्या तिखट धुराने त्यांना ठसका लागला तबेतीत जपा या गडावर वारा बळजोर आता पडल्या पावसात तो बेगमान होईल गैर अंदाज खुल्या वर येऊ नका बाळ राजांना सांभाळा ज्योतिषी म्हणतात ते रुद्र होऊन आले रुद्र सांभाळणे कठीण राजाने वाकून सईबाईंच्या कुशीतील शंभू बाळांना उचलले काजळ भरल्या पीठ रेखाटल्या त्यांच्या बाल मुखावर राजाची नजर फिरावली ते स्वतः शीच मंद हसले त्यांचे रक्त जागते रसरशीत निमुळते ओठ बाळराजांच्या कपाळावर टिगले

सईबाई धुराने लागणारे ठसके घशातच रोधून एकटक पाहत होत्या त्यांचा सावळा चेहरा उजळला होता राजाने डोळे उघडले हातातील बाळ राजांना सईबाईंच्या जवळ ठेवले त्यांला बिल्क्त घेण्यासाठी पसरलेल्या सईबाईंच्या हातातील नाद भरल्या काकणाचा स्पर्श राजाच्या ठणक बोटांना झाला दोघांच्याही मनात उदंड सूर किन किनले येऊ आम्ही म्हणत राजे सिदे दालना बाहेर पडू लागले सईबाईंना काहीच दिसत नव्हते दालनात दाटलेल्या धुरामुळे की त्या तिखट धुराने डोळ्यात उभे राहिलेल्या पाण्यामुळे ते त्यांचे त्यांनाच कळत नव्हते जिजाबाईंनी हातावर ठेवलेली दह्याची कवडी ओठा आड कडून राजे मोरपंथ, मालकोजी, तानाजी, दूरखान यांच्यासह पुरंदर उतरले प्रतापगडाकडे राजे गेले पाठोपाठ राजांचा राणी वसा राजगडाकडे पावता झाला ओली बाळंतीण म्हणून सईबाईंना हा पावसाळा पुरंदरावरच काढावा लागला तीन महिने तरी त्यांना हलविता येणार नव्हते म्हणून एकट्या पुतळळाबाई पुरंदरावर मागे राहिल्या काळ्या मुंग्यांचे भिरे रांगा धरून पावसाळ्यासाठी लागणाऱ्या रसदीचे पांढरे अन्न कण तोंडात घेऊन उंचाव्यावरच्या वारुळात जाताना दिसू लागले खाशा महालावरच्या धडी गड्यांनी बांधून घेतल्या सरपणाची जळाऊ लाकडे दगडी कोठारात आबादान झाली पुरंदरच्या वाऱ्याने अलवार गारवा पांगरला आभाळाच्या मैदानात मिरगाने ढगांची आपली काळी भारधार घोडी उतरवली सपासप चौकट उघडून त्यांनी त्यांनी मावळी मूलघावर एल्गार केला तापले कातळ निवांत झाले भुरभुरणारे चामडे पंढोल उड्या घेत कडेला शामिल झाले मुरंग्यांनी तयार केलेल्याभाजक्या भुईच्या खुशीत आभाळाचे दान घेऊन सुखावल्या आता अवघ्या बारा मावळ्यांवर चार-पाच महिने राज्य राहणार होते ते या ढगांचे आणि बेलगाम पावसाळी वाऱ्याचे कोंढाणा स्वराजात रुजू झाला खरे पण राजांचा एक भाव गड मात्र झुरू लागला पुरंदरावर साई बाईंची तब्येत ढासू लागली जिजाबाईंनी महाडहुन दुकडे पारखे वैद्यांना बोलावं धाडून गडावर आणले गेली कित्येक रोज त्यांनी आपले वैद्य डोळ्यात तेल घालून राबिवले होते औषधी पाल्याचे रस काडे मात्रा प्रयोग शिंक अनेक उपाय करून ते थकले होते

तुम्ही हुन आम्हा काही बोलत नाही हा कोण मामला? आम्हाला धीर निघत नाही. जिजाबाईंनी आपली व्यथा उघडी केली आऊसाहेब सारे उपाय हरले शेत सारे मात्र प्रयोग लीप कश्या मुळेच गुण नाही वाऱ्याची झमकी येताच राणी साहेबांच्या अंगावर काटा फुलतो खिडक्या दरवाजे बंद होतात ओठाला सोक पडतो सरकारांचा सावळा मकुळा फिका पडत चालला मला तरी हे लक्षण वैद्य कसे बोलावे हे न सुचून साचपडले कसलं कसलं वाटतं वैद्य बुवा जिजाबाईंचा आवाज कातरला होता हे हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब वैद्यांचा आवाज घोगरा झाला मान अधिकच खाली गेली हातातील अष्ट मात्रा त्याने क्षणोच्या चाळविल्या बाळंतव्याधी अंगावर वीज पडल्या सारख्या जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच फुटाफुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यांसमोर दोन मुद्रा स्तळात होत्या एक पाठीवर मरण टाकून कबिलाकडे पाठमोर्य होऊन मुलूकभर दौडणाऱ्या राजांची आणि दुसरी ज्याला भूक लागल्या नंतर रडल्या शिवाय जन्म आणि मरण म्हणजे काय हे माहित नसलेल्या बाळराजांची बाहेर पुरांतन पुरंदर मात्र श्रावणातील पुन्हा पावसांचा खेळ मन लावून खेळतच होता महाला बाहेर पडणाऱ्या विचार मंत वैज्ञांना आपल्या हातातील एक मात्र निसटून खालच्या फरसबंदीवर किंवा पडली हे लक्षातच आले नाही पडलेली ती मात्रा मात्र फार गुणकारी होती राजांच्या ताडी भेद च्या राजकारणी मामल्यात एका व्याधी वर कोणतीच मात्रा लागू पडत नव्हती ती व्याधी होती जंजिरीकर हापसांशी दरियाची घोळ पांघरलेल्या जजिराच्या बिकट अडचणीत बसलेला शेती मधले कोकणची किनारपट्टी तस्तत करीत होता तस्तत होईल तेव्हडी पूर्वी रियाया दारिया वरून राज रोज लुटून घेऊन गुलाम करून त्यांचा विक्रा मांडीत होता आपल्या मुलखाला पारखे होणाऱ्या आक्रोश येणाऱ्या त्या देशीच्या असामींच्या डोळ्यातून उसळलेल्या अश्वातूनी दारियाचे खारे पण निबर केले होते दर्याला त्याची खसखससुद्धा पर्वा नव्हती! ती वाटायला सर्जा राजा पाहिजे होत राजांनी हे सारे हेरले होते! रघुनाथ बल्लाळ अत्र्यांना राजांनी जंजिऱ्याचा दर्या रंगविण्याचा विडा दिला त्यांच्या कुमकेला मायनाक भंडारी, दर्यासारंग दौलतखान हे दर्याचे खासे फर्जंद नामजाद करून दिले अत्र्यांनी दंडाराजपुरीचा किनारा मारून जंजिऱ्याला बाळंतव्याधी अंगावर वीज पडल्या सारख्या जिजाबाई सुन्न होऊन स्वतःशीच फुटाफुटल्या. त्यांच्या अचल डोळ्यांसमोर दोन मुद्रा स्तळात होत्या एक पाठीवर मरण टाकून राजांना फार रुतला सह्याद्रीच्या शिवाला अशा कैक सलांचे विष पचविणे पडतेच! मावळी झाडांच्या पाणावळींच्या गचपणावर तप्तपणारी पावसाळी थेंबावर सरत आली पावसाळा हटला उन्ह्या भरात भरारण्यासाठी पाखरांनी पंख झटकले मावळी नद्या तासात झाल्या आता साईबाईंना पुरंदरावरून हलवणे भागच होते बाळंत व्याधीने बाळ राजांना सईबाईंच्या पदरापासून तोडले होते मोठ्या निकराने वरच्या दुधावर जिजाबाईंने शंभू बाळाचे रडणे थोपववले होते काय करावे या विचाराने जिजाबाई पावसाळा सारण्याची वाट पाहत होत्या कबिला राज गडा कडे आणण्याबद्दल राजाचा सांगावा आला होता चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई पुतळा बाई यांच्या सह पुरंदर सोडला मेणे राज गराच्या वाटेला लागले बाळ राजांना खांद्यावर घेऊन भोई भुई तुडवू लागले. बाळ शंभू राज गडा कडे चालले. किल्ले राजगड गडाच्या राजाच्या बैठकीचा गारुडी गडा सुगळेंना मातीच्या शेत चा पेरून पद्मावती आणि संजीवनी माचीचे पंख पसरवून पुढच्या पवित्र्यात खडा असलेल्या आस्मानी पक्षी गणपती मारुती पद्मावती कालेश्वरी जान्हवी ब्रह्म देव या देव देवतांच्या रावणाची शिखरे स्वर्गाच्या पायरीला भिडवणारी बारा मावळातील उच्च स्थनी पंढरी राजांच्या मर्मबंधाच्या कैक यादगिरी जपून ठेवणारी कातळी गुप्ती किल्ले राजगड डोळ्यांच्या बाहुल्या झाला मेल्यानं सामोर्य येण्यासाठी ठासे राजे गड उतार झाले होते त्यांच्या बरोबर शामराज रांझेकर वासुदेव पंत हणमंते प्रतापराव शिलीमकर सिधोजी थोपटे अशी मंडळी होती पुढे होत आपली गर्दन झुकवून राजांन आऊसाहेबांना मुजरा घातला आपली निमुळती धडक बोटे त्यांच्या हाती देऊन त्यांना मेधावधार व्हायला आधार दिला मागच्या मेढ्यातून बाळ राजा सह उतरलेल्या सईबाईंच्या वरून कोण्ही तरी कुलबीड जिथं कोंबड उतरत होती सईबाईंच्या सुटल्या देहा कडे आणि घरं जळणाऱ्या झाकण कडे पाहताना राजांना आपल्या काळजात मासळी सरकल्याचा भास झाला सुंबाईचा विडा पद्मावती वर जाऊद्या. आम्ही तुमच्या संगठी पायीच निघू राजे पाय आणि मन दोन्ही मोकळे करणे आहे जिजाबाई सईबाईंच्या मेंण्याच्या भुवयांकडे पाहत म्हणाल्या सईबाई पुतळाबाई पुन्हा मेळण्यात बसल्या त्यांचे मेळणे गडाच्या वाटेला लागले जिजाबाईंच्या सावलीवर नजर जोडीत राजे त्यांच्या मागून चालले जिजाऊ बोलत होत्या राजे फक्त ऐकत होते राजकारणावरच्या खासगीच्या महालात जिजाबाई बसल्या होत्या सईबाई सोडून राजांच्या सर्व राण्यांचा राणी वसा समोर उभा होता भोदू उजळणाऱ्या चिराग धारांवर काजळी दाटल्याने ज्योती मंदावल्या होत्या त्यांच्या वाटी कोणीतरी सरशा करायला पाहिजे होत्या राज गडाचा सारा हाल हवाल विचार होताच जिजाबाईंनी मनातील हेत उभा केला थोरल्या सुनबाई ने रडू नये ती व्याधी झाली बाळराजांचा पदर त्यांना तोडावा लागला शंभू बाळाला दुधास लावणे हा पेज आहे जिजाबाई शांतपणे बोलल्या राणी वसा खाली मान घालून त्याहून शांत उभा होता धाकट्या सुनबाई बोला काही मसलत सुचवा जिजाबाईंनी सोयराबाईंच्या चंद्रकले शालू वर आपली नजर जोडीत त्यांना विचारले आम्ही काय मसलत बोलावे आऊसाहेब करतील ते कोण करणार सोयराबाईंनी पदर नीट केला त्यांच्या शालू वरचे जडी बुट्टे लक्ख लॊजळले ते तर आम्ही करूच तुम्हास काही सुचलं तर ऐकावं हा आमचा मानशा जिजाबाईंचा शांतपणा तसाच होता फक्त पुतळा बाईंनी एकदा नजर उचलली त्यांना काहीतरी बोलायचे असावे पण समोरच्या काजळी दाटेवर जातीवर नजर पडतास त्या थांबल्या आपली नजर त्यांनी पयगती टाकली असं हाय म्हणे काही क्षण तसेच गेले सुन्न शांततेत या साल्यांनी जिजाबाईंनी साल्यांना जाण्याची इशारा केली पुतळा बाई तुमच्या स्वारीला आम्ही याद किल्याची वर्दी द्या आणि थोरल्या सुंबाईं कडे एक जाड पोताचं चामडं पाठवून द्या पाठमोऱ्या पुतळाबाईंना जिजाबाई बोलल्या जी

चिराग दारांच्या तेलात डुबलेली पितळी सरशी उचलली तिने ज्योती वरच्या काजळ्या झटकल्या वाती सर्श्या केल्या कावर्या ज्योतींनी महालाचा अंतरंग उजळून टाकला वर्दी पावलेले राजे जिजाबाईंच्या महालात आले या राजे बाळ राजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला याद फर्मावलं जिजाबाई समोर उभा असलेल्या राजांना धीरानं बोलल्या आज्ञा औ साहेब आम्हाला वाटतं बाळ राजांसाठी एखादी दूध आई जोडावी राजाने सणकून वर पहिले ती नजर तुकडी होती घोटाळला त्यात विना दुसरा मार्ग नाही जिजाबाई समजावण्याच्या बोलत बोलल्या माँ साहेब करतील ते सारं समजूनच पण राजांना काहीतरी बोलायचं होतं उद्याच आम्ही कापूर गोळा गाड्यांच्या धाराऊ बलाऊ झाडणार आहोत हे ठरलं जी म्हणून राजे मुजरा करीत तसेच पाच कदम मागे हटले ते महाला बाहेर पडत असताना मागून अतिशय ओठंम्बलेली साद आली तिने राजांना उंबरठ्यातच जकडून टाकले आता नायका बद्दल बोलूया

अक्षय कुमार अक्षय कुमार Bollywood मध्ये खिलाडी म्हणून ओळखले जाते खरे नाव राजीव हरी ओम भाटिया हा एक भारतीय चित्रपट अभिनेता निर्माता म्हणून ओळखला जातो आणि marathi Aartist आहे ते भारतीय चित्रपट सृष्टीतील महानायकांपैकी एक आहे अक्षय कुमारचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणाविशे सदो एकोणाविशे सदोतीस रोजी अमृतसर पंजाब भारत येथे झाला. bollywood अभिनेता अक्षय कुमार फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी चोपन्न वर्षाचा झाला आहे अक्षय कुमारने एकोणाविशे एक्यानो मध्ये सोगंद या हिंदी चित्रपटातून सुरवात केली आहे. त्यांच्या सुपरहिट चित्रपटामध्ये गब्बर baby हेराफेरी खिलाडी का खिलाडी भागम भाग भूलभूलय्या आणि रुस्तम याचा समावेश आहे. सलमान खान काय करणार सलमान खान bollywood मधे सल्लू म्हणून ओळखले जाते खरे नाव अब्द्दुल रफिक सलीम सलमान खान हा एक भारतीय अभिनेता गायक आणि निर्माता आहे. ते भारतीय चित्रपट सृष्टीतील एक महानायकांपैकी एक आहे सलमान खान चा जन्म सत्तावीस डिसेम्बर एकोणविशे पासष्ट रोजी indoor madhypradesh bhart शारुख खान असेल

तो blockblaster hit ठरला शारुख खान चा जन्म दोन नोव्हेंबर एकोणविशे पासष्ट रोजी नवी दिल्ली येथे झाला हिंदी अभिनेता शारुख खान चोपण वर्षांचा झाला आहे दोन हजार एकोणवीस पर्यंत त्यांनी एकोणविशे त्र्यांनव मधे दिवाना या हिंदी चित्रपटातून career ला सुरवात केली त्यांचा पहिला चित्रपट इतका हिट झाला कि त्यांना filmfaire संस्कृत्य नोदी पुरस्कार मिळाला होता.

हृतिक रोशन काय होणार? हृतिक रोशन हा एक अभिनेता आहे. जो प्रामुख्याने bollywood मध्ये काम करतो त्याचा जन्म दहा जानेवारी एकोणविशे चैरात्तर चैरात्तर रोजी मुंबई महाराष्ट्र भारत इथे झाला. एकोणाविशे ऐंशी च्या दशकात बाल कलाकार म्हणून त्यांचे स्वतःचे हृतिक रोशन ने आपल्या कलेची सुरवात केली त्यानंतर तिने दोन हजारच्या कहोना प्यार हैं मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. आणि या चित्रपटातून यशस्वी हि झाला यशस्वी आहे आणि तो सर्वोत्तम आहे त्याला पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला शाहिद कपूर कसा असेल? शाहिद कपूर हा एक अभिनेता आहे तो प्रामुख्याने bollywood मध्ये काम करतो त्याचा जन्म पंचवीस फेब्रुवारी एकोणविशे ऐक्यांशी रोजी दिल्ली भारत येथे झाला. संगीत व्हिडीओ आणि जाहिराती मध्ये अभिने शाही ने त्याच्या कलेची सुरवात केली त्याने दोन हजार तीन मधे इश्क विश्क या चित्रपटाद्वारे bollywood मध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला

टायगर श्राफ हा काय असेल? टायगर श्राफ हा एक अभिनेता आहे जो प्रामुख्याने bollywood आणि एक समॉल्टर मध्ये काम करतो त्याचा जन्म दोन मार्च एकोणाविशे नव्वद रोजी मुंबई महाराष्ट्रा भारत येथे झाला. दोन हजार चौदाच्या

आणि अनेक Action चित्रपट केले जे खूप यशस्वी झाले. रणवीर सिंग काय होणार? रणवीर सिंग हा एक अभिनेता आहे जो प्रामुख्याने bollywood मध्ये काम करतो त्याचा जन्म सहा जुलै एकोणविशे पंचाऐशी रोजी मुंबई महाराष्ट्र भारत इथे झाला.

बारा बारा बाराव बाराव बॅंड हिट ठरला आणि रणवीर सिंग ला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला त्याला पदार्पण पुरुषासाठी sincieer पुरस्कार हि मिळाला त्यानंतर त्याची कारकीर्द यशस्वी ठरली bollywood मधील नायकांची छायाचित्रे सह यादी पाहणे सुरु ठेवा फोटोसह bollywood कलाकारांची यादी वरून धवन काय असेल? वरून धवन हा एक भारतीय अभिनेता आहे. जो प्रामुख्याने हिंदी चित्रपटामध्ये काम करतो. त्याचा जन्म चोवीस एप्रिल एकोणविशे सत्यांशी रोजी मुंबई महाराष्ट्र भारत येथे झाला. दोन हजार बारा मध्ये करन जोहर चा student film of the year तिने त्याने bollywood मध्ये पदार्पण केले आणि त्यासाठी तिला त्याला film faire पुरस्कार मिळाला.